अरे अगदी बरोबर बोललास तर अगदी बरोबर आ हम्म मग कसायला सांगायचं बाबा

हा न तेच न काय हे लोकांना आता कळत नाही तर हो न काय हे रोज काळजी

ह ज्याची काय सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे न हो न कळायला पाहिजे आता काय सांगू सर काय काय लोकांना कळतच नाही मुले आता म्हणजे आपले आई वडील घरी काय करतात अन जर ते इकडे म्हणजे अस पिऊन वगेरे काय काय एडे चाळे करत बसतात माहिती न सर तुम्हाला

अच्छा अच्छा काही तरी plan असेल त्यांचा बाहेर जायचा हम्म काय माहित मंदार अस आहेत का म्हणजे मामा घेऊन आलेत गाडी का तो घेऊन आला आहे हा तो त्याचीच

दर्गावर

मला तर हे माहीतच नाही

तो आणि त्याचा मामा दोघच आले तिथ पण त्याचे पप्पा पण पप्पा पण येत आहेत म्हणजे इकड रूम वर नाही आले त्याचे मामा आले फक्त रूम वर अच्छा अच्छा पप्पा कोण्या पाहुण्यांकडे गेले असेल ह त्याची ताई वगेरे कुणी तरी असते वाटते तिकडे अच्छा हा तिकडे

नाही नाही काहीच नाही आम्ही public कडेच होतो त्यांनी आले तेव्हा मग आम्ही लगेच बहार आलो

वगेर करून बाहेरच आहे मग

हॉकी खेळतांना मला काल नाही केला तुम्ही यार काय तुम्ही पण अरे हा उद्या उद्या उद्या नक्की उद्या उद्या नक्की हु उद्या नक्की करू अरे मी किती proplayer आहे तुम्हाला माहिती आहे का उद्या तू मी नीरज शीतल आपण करू हो नक्की करू यात

हो चालते चालते सांग म्हणजे मी थोड look बदलून खेळेन तुमच्या सोमोर तस दाखवायचे नसतात अच्छा अच्छा मला तर काहीच येत नाही हो हो न तेच मी बघितला त्या दिवशी तुमचा gameplay त्या दिवशी बघितला मी तुमचा गेमप्ले कसा खेळत होतात हु आता डान्स पण बसला असते कुठ चालू आहे काय माहिती आता

ह आता काय मारून येतील ह मारून येतील वाटते ते आता काय नाही तर मारतात काही माहित बाकी सगळ मजेत न सर घरचे वगेरे काय म्हणतात ह देवान घेवाण ह सगळ काही एकदम झक्कास

झालं

तुमच काय चालू आहेत काय नाही सकाळी सकाळी उठलो होतो आज मस्त साडे दहाला नंतर भावाकडे गेलो भावाकड जाऊन थोड बिर्याणी वगेरे खाल्ली बिर्याणी वगेर खाऊन मग तिथच झोपलो दोन तीन घंटे संध्याकाळी तिकडून सहाला निघालो त्यानंतर माझ्या मित्राचा काल आला होता महेश चा मग त्याला बोललो कि म्हटल कुठ आहे म्हणे तो बोलला मला मग त्याला बोललो मी कि

काल वरती बोललो कि ये म्हटल सर्वे नगर मग तो घेऊन आला मग त्याच्या मित्राला नीरज ला तो पण आता रिकामाच फिरत असतो कुठ पण आणि हा पण रिकामाच होता काय दुसर काम नवते त्या दोघांना

ह बस इकडे माझ्याकडे परत रिकामा

नाही माझ्या घरी किती काम होते नितीनच्या घरी माझे हु अच्छा अच्छा त्यांच्यासाठी काम पण सोडून दिले का तू हो माझा आहे न ऐका ऐका एक मिनट एक मिनट एक मिनट माझ्या कडे आहेत खूप काम होते मी काय केल त्यांना का जाऊ द्या आपले मित्र येत आहेत बिचार्यांना काही दुसरा काम नाही मी माझे काम सोडून त्यांच्या कडे गेले होतो हा अच्छा चांगली गोष्ट चांगली गोष्ट ह मग चांगली म्हणजे मित्रांसाठी एवढा नाही केल तर काही होणार होतो मग आता तुम्ही जर आले असते तुमच्यासाठी पण आलोच असतो मी

मला अस काही दृश्य बघून न वाईट वाटत अस एक कुत्रा आहे कार मध्ये बसून हु

होण सर ते खूपच वाईट वाटत

आपली काय लायकीच सर तुमच आवाज होण होण तेच न हेल्लो हा येतोय येतोय

होण काय माहित अस इथ तुम्हाला काय वाटत किती वर्षा पर्यंत बदलेल आपल आपण गाडी तर आता पण घेऊ शकतो पण थोडी महेनत कराव लागेल अच्छा होण तेच न महेनत घ्यावि लागेल वाटते आता तर ठीक आहे सर चांगल वाटल तुमच्या सोबत बोलून अजून कस म्हणजे करतो तुम्हाला थोड्या वेळानी काल आजून चालते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 अशी मैत्रिण मला मिळाली म्हणून मी खूपच आनंदीत असते ती मला नेहमीच प्रेरणा देते ती खूप नम्रपणे बोलते ती खूप व्यवस्थित माझ्याशी बोलत असते व्यवस्थित मला सगळ समजवीत असते. आणि माझ्याशी आणि इतरांची कधीही भांडत नाही माझ्याशी तर कधी कधीशी भांडत नाही ती माझ्याशी अगदी प्रेमाने आणि व्यवस्थित आणि गोड बोलत असते.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 ती एक चांगली Football खेळाडू आहे तिला आणि तिला शाळा आणि जिल्हास्तरावर अनेक स्पर्धा मध्ये भाग घेवून अं भाग घेवून देखील ती जिंकली ती खूप खूप हुशार आहे ती तिला तिला खेळायला खूप आवडते असते Football हे तिचे Favorite आहे तिला खूप आवडत असते माझ्या विषयात कितीही विशेष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

प्रत्येकाला योग्य गोष्टी करण्यासाठी ती प्रेरित करीत असते अं ती तिच्या कठीण परिस्थितीची ती तिच्या कठीण परिस्थितीशी नेहमी हसत असते.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

आमच्या दोघांची मैत्रीही शिक्षक नवल करत असायचे तुम्ही किती छान मैत्रिणी आहेत मला ती खूप आवडते आणि तिला पण मी खूप आवडत असते.

काय नाही तेच म्हणलं काय करती काय नाही म्हणून call केलेला अच्छा अच्छा बोल ना काय म्हणतेस अरे थोड़ ते scholarship च विचारायचा होत bank मधल अच्छा Bank मधल काय Scholarship च काय loan वगेरे काढायचा आहे का तुला scholarship साठी कि हम्म शैक्षणिक loan काढायचं आहे बघ

त्यामुळे तुला Call केला म्हणलं विचारावं तरी, okay अं कोणतं document वैगेरे लागतात त्याला? त्याची खूप काहीतरी मोठी प्रक्रिया असते बघ अं

माझ्या अं माझ्या भय्या साठी काढायचं छोटया अच्छा आणि बारावी झालेली आहे का? बारावी झाल्या नंतर त्याचे दहावी बारावी चे mark वरून त्याला त्याच्या पुढे Degree साठी वैगेरे देतात loan मग आता degree साठी त्याच college college ला placement हे असेलं ना आणि चांगलं college असेल तर मग loan भेटून जात असं काही नाही अच्छा पण त्याला लई वेगळं कागद पत्र लागत असेल ना? अं म्हणजे हेच बघ त्याचे सगळे mark sheet लागतात

adharcard वैगेरे हे commondocument तर लागतील च अजून मग त्याच background लागलं attendance वैगेरे college मधून अह admission पण तेच ह्यांनी झालं पाहिजे त्याच government कोटा तुन बर बर हम्म आज वेगवेगळ scholarship असेल ना?

अं तिथं आपण पात्र नसलो तर bank पण आपल्याला खूप सारे loan देते bank कडून पण loan घेऊ शकतो त्यांचं bank शैक्षणिक loan जर घेतलं आपण तर त्यांचं कस असत बघ जर आपली degree केंव्हा आता आपलं graduation जर complete व्हायला चार वर्ष असतील केंव्हा तीन वर्ष च असेल

त्याच मध्ये त्याच मध्ये ते आपल्याला तीन वर्ष तीन वर्षच course असेल तर तीन वर्ष ते loan provide करतात आणि एक वर्ष त्याच्या वरती काही च नसत तीन वर्ष आणि अजून एक वर्ष देतात ते loan फेडण्या साठी आपल्याला तीन वर्ष लागत नाही पण जेंव्हा तेच सुरु होत ना खूप टक्या नी असत बघ त्याच interest जवळ जवळ nine point आठ point अस interest असतो पण जोपर्यंत आपण शिकत आहोत तोपर्यंत तर थोडा पण interest नसतो हे खूप चांगलं असत बघ

ते टप्या टप्या नि भराव लागेल नंतर आपल्याला loan ना? आपली degree आखि complete झाल्यावर एक वर्ष देतात ते job साठी job लागल्यावर आपण भरू शकतो

hostel मध्ये राहतात ना

अह तेच तर मग ते पण बघत होते मी तेच ID तेन मला कल्पनाच नव्हती कि कस काय आता थोडास ऐकलं मी मैत्रिणी कडून तर सांगत होती अं पंजाबराव च form असतो म्हणे तेच शिष्यवृत्ती, ते नाही गं ते मला नसतय ना ते काय तरी open category वाल्यानाच असत. हा ते एक चांगलं आहे बघ आपण बाहेर आलो तर अर्धा खर्च government च देतो आपल्याला

हम्म खुप साऱ्या हम्म आणि bank कर्ज देतच असते ते म्हणजे त्यांना शैक्षणिक वसतिगृह वैगेरे ह्या साठी पण असतात वेगवेगळ्या हम्म आणि अह bank मध्ये हे काय म्हणत होते मी pan card कस काढायचं असत गं? pan card च बघ ते आता बघ ते काय म्हणतात ते कार्यालय वैगेरे असतात ना छोटे छोटे

तेच मग बाकी अस च bank च घरचे म्हणत होते bank मध्ये हे कर degree कर degree कर थोडी माहिती काही माहिती नाही चाललंय फक्त चाललंय तुझी दीदी म्हणून तुला call केलेलं मी विचाराल म्हणालं ते एक चांगलीं आहे बघ एक कि शैक्षणिक कर्ज हि गोष्ट आपला सगळा खर्च वाचतो जवळ जवळ ते चार ते पाच लाख देत आहेत जे लोक India मध्ये राहतात ना भारतात मध्ये चार ते पाच लाख पर्यंत कर्ज भेटत

अह ते पण शेतकऱ्यांना पण खूप मदत होते ना bank वाल्यानाची पण म्हणजे bank मधून कर्ज आता कशावर पण कर्ज निघतय ना suppose घर बांधायचं असल्यावर घर काम आल वैगेरे बाकी अजून काय म्हणते? तेच चालू होत bank च सध्या तर bank च करत आहेत papa तेच मग document कोणते लागतात काय नाही pappa म्हणत होते हे कागद पत्र लागत आहेत ते लागत आहेत मग मी माहिती साठी म्हणून विचारावं म्हणलं passbook तर main आहे bank च ते पण तेच पण xerox मारले मी आता

हो आहे हम्म तेच पण कडून घेते मला तेच adharcardlink करायचं आहे. bank ला त्याला चांगले mark असतील बघ दहावी आणि बारावी मध्ये तर त्याला भेटून जाईल. हा तेच ना ते भेटलं कि मग खूप असं माग खर्च होतो पडतो हा ना म्हणजे तू बग ना एक आपल्यालाना